हा. नुसतं नावाची PT व्हयं असं काही मिळणार तर नाही. मिळत त काही नसतंय जायला फक्त break मधीच जायचं अन काय खेळायचं ते खेळून यायचं. खेळायचं ते खेळायचं. हा. नाही नाही आमचं ते ठरलेलंचं आहे.

ते मग त्यांनी तास घेत्यात. नाहीतर मग कोणपण असं नवीन आलं तर मग त्यांनी काय तास घेत नाहीत. पण असं त्यांनी direct मग बाहेर जायचं खेळायला जायचं का म्हणत्यात. आणि मग जात्यात सगळे. आम्हांला काय आम्हांला काय सांगता माहितीये का? आम्हांला म्हणजे जर एखाद्या विषयांचे sir आले नाहीत madam आले नाहीत कोण,

तर आम्ही न कोणाला विचारता जायचो आणि जर कळालं कि असं असं ह्या ह्या subject चे sir आले नाहीत आज absent आहेत. हा हा त्या तासाला निघून जायचो खाली मग खाली cricket खेळ कुठं अं कुरघोडी

तुम्हांला optional नव्हतं?

नाही नाही. आम्हांला compulsory हिंदीचं होतं.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

हा हा हा हा.

आम्हांला तसं काय compulsory म्हणजे काय optional विषय नव्हते रे. म्हणजे त्यांनी जे देणार, ते विषय असं शाळेकडूनचं ठरणार रे ते विषय आहेत ते म्हणून. हा हा हा. मी काय केलंत दहावीला score असतोय ना जास्त. Score व्हावा म्हणून संस्कृत घेतला होता विषय.

हा हा. असं झालेलं संस्कृत पण मी ऐकलेलं अवघड असते म्हणून?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 हा हा. नाही मग मा माझे पण काही मित्र होते त्यांनी सांगणार नाही संस्कृत आहे. म्हणजे संस्कृतचा paper आहे का अभ्यासचं केलं नाही. अन ते काय काय असतंय ते संस्कृतमध्ये. म्हणजे त्याला जे बोलणार म्हणजे असं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

पूर्ण दोन दोन page चे धड्यांचे अर्थ पाठ करायला लागतंय. अर्थ समजून घेणं तर लांबचं राहिलं, समजून घेतल्यावर एक महिना लक्षात ठेवशील, दोन महिने लक्षात ठेव ठेवशील, तिसऱ्या महिन्यात तर सगळं गायब होऊन जातंय.

पूर्ण आठवी नववी दहावी तीन वर्ष शिकायचं होतं संस्कृत.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

हम्म हम्म हम्म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 हा हा हा. अं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

हा आधलं-मधलं कुठलं विचारलं का लगेच सांगावं लागत असं.

हे सगळं असणार, नुसतं तेवढंच असणार त्यात. तू अं दहावीला किती पडले होते तुला CBSE ना board? दहावीला मला हम्म दहावीला मला ब्याऐंशी टक्के पडलेले.

अग्गायाया काय मग party कधी?

असुदे ना. मग त्याला काय चौऱ्यान्नव म्हणल्यावर काय कमी आहेत का?

कशाचं काय चौऱ्यान्नव आता ह्या आता college मध्ये चांगले पडू दे म्हणजे झालं. college मध्ये हिथ विषय pass होउदे म्हणजे लय झालं बाबा. हम्म तेवढं तर आहे. एक तर राहिलाय विषय pass करायचा. आता बघू आता काय होतंय त्याचं. ते काय ना त्याच तसलं एक एक विषय येत्यात मर्दा, त्याचं काय काम नसतंय, तसले बी लावत्यात विषय. हम्म ते तर आहेच.

आणि कुठं काय मर्दा. परवा शाळेत गेलतो आमच्या. Gathering होतं ना शाळेचं.

हम्म ते शाळेत गेलतो मग सगळ्यांना भेटलो.

बरोबर आम आमच्याकडे पण gathering सुरु होतंय. जानेवारी महिना सुरु झाला ना आता! हा हा. किती किती दिवस असतंय तुमचं gathering? आमचं अं बघ दोन दिवस gathering असतंय जास्तीत जास्त.

हम्म दोन दिवस gathering असतंय. आणि एक आठवडाभर अं sports असतंय. आठवडाभर sports असतंय व्हयं. आठवडाभर sports असतंय?

आमचं sports आठवडाभर नसतंय. आमचं म्हणजे दोन दिवसाचं sports असतंय बाबा. दोन दिवसाचं असतंय व्हयं? नंतर बक्षीस वितरण पण असतं. काय त्याला काय ते काय किती एखादं दुसरं देत असतंय. हम्म हम्म बरं बरं ठीके ठीके! आणि हे आपलं काय म्हणत्यात त्याला आणि cultural vultural dance ते. Cultural vultural व्हयं?

Cultural vultural ला काय नसतंय एवढं आमचं. चार -पाच अं म्हणजे team असतात. त्यांचा dance वान्स असतोय झाले एवढे तर.

चालतंय, उशीर झाला आता मी नंतर phone करतो तुला. हा हा. चालतंय चालतंय. चल, ठेऊ का, ठेऊ का? हा हा.

रूपरेषा. निवडणुक आयोगाचा निवाडा. ठाकरेंच्या हातून धनुष्य बाण ही गेला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना या नावावर आणि धनुष्य बाण या निवडणूक चिन्हां वर शिंदे गटाचा दावा मान्य केला आहे. ठाकरे गटाने शिव शिव सेनेच्या घंटनेत केलेला बदल, लोकशाही प्रक्रिया ला अनुसरून नव्हता आणि निवडणुकी विनाच प्रतिनिधींची निवड करण्यात आली होती असे निरक्षण अरक आयोग्याने आपल्या आत्तेहतरपानी निकालपत्रात नोंदवली आहे. यामुळे शिंद गट हाच खरा शिवसेनापक्ष ठरल्याने

तर मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्याचा विजय झाल्याचा सांगत आनंद व्यक्त केला. निवडणूक आयोगाने चिन्ह व नाव

पक्षातील बहुसंख्य प्रतिनिधींचा विधी मंडळ सौंसधेतील लोक प्रतिनिधींचा आपल्याला पाठिंबा असल्याचा मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केलेला होता. तो केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केला आहे. शिवसेनेच्या घटनेमध्ये दोन हजार अठरा मध्ये करण्यात आलेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नव्हते. हे बदल लोकशाही प्रक्रियेची सुसंगत नव्हते असे निवडणूक आयोगाने निकाल देताना सांगितले. महाराष्ट्र्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या या घटनां क्रमांक कडे पूर्ण संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले होते. ह्याचा घटनाक्रम आपण जर बघितला तर गेल्या वर्षी जून महिन्याच्या एक जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सुमारे चाळीस आमदारांसह महाराष्ट्र सोडत उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले, त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे व ठाकरा ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षावर एक नजर आता आपण घालूया. वीस जून दोन हजार बावीस. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारा सह महाराष्ट्र सोडला आणि सर्व आमदारांसह भाजप स्तराशीत गुजरात सुरत गाठले.

शिवसेनेचे आणखी दहा ते बारा आमदार बैठकीला आले नाहीत. एकवीस दोन हजार बावीस पक्ष्याच्या व्हिप पदावरून हटवल्या नंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी युती तोडण्यास सांगितले तसेच भाजप युतीचे सरकार स्थापन करण्याची मागणी केली. बावीस जून दोन हजार बावीस. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या चाळीस आमदारां सह आसाम मध्ये गुहवाटी येथे पोचले. मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य मंत्री पद सोडण्यास तयार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेने सोबत राहण्याचे आश्वासन दिले. तेवीस जून दोन हजार बावीस. शिवसेनेच्या सत्तावीस वंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे ह्याची विधी मंडळ पक्षनेते पदी निवड केली. शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी आणि आम्ही शिवसेना सैनिक असल्याचे सांगितले. चोवीस जून दोन हजार

अविश्वास ठराव ही आण्यात आला, जो फेटारड्यात आला. पंचवीस जून दोन हजार बावीस उपाकधश्यानी सोळा बंडखोर आमदारांच्या अपात्रतेतच्या नोटीस पाठवल्या होत्या. बंडखोर आमदारांनी धाव घेतली. सहवीस जून दोन हजार बावीस. सुनावणीत सर्वोचोन्यायालयाने शिवसेना केंद्र, महाराष्ट्र पोलीस आणि उपाध्यक्षांना नोटीस पटवली होती. बंडखोर आमदारांना न्यायांलयाकडून तीला एकनाथ शिंदे यांनी उपसभापती विरोधातील अविश्वास ठराव फेटाळण्याला सर्वोचा न्यायालयात आव्हान दिले. अठावीस जून दोन हजार बावीस. भाजप नेते आणि माझी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची राजपाल भगत सिंग कोशारी यांची भेट घेतली. राज्यपालांकडे विवधानसभा बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली.

सांगितले. प्रकरणाची ही प्रकरणाची सुनवाही तीन वेळा पुढं ढकलण्यात अली. एकवीस जून. एकोणतीस जून दोन हजार बावीस. सर्वोचा न्यायालयाच्या निर्णया नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यान मुख्य मंत्री पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. तीस जून दोन हजार बावीस. भाजप विधिमंडळ पक्ष्याच्या बैठकी. देवेंद्र फडणवीस मुख्य मंत्र्या मुख्य मंत्र्या पदाची शपत घेणाऱ्याच असे समजले राष्टीय घडामोडी नंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्य मंत्री तर देवेन्द्र फडणविस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले. तीन ऑगस्ट दोन हजार बावीस. सरकार स्थापनेवर सर्वोचोन्यायालयाने नाराजी व्यक्त करत आम्ही दहा दिवस सुनावणी पुढे धक्कली तरीही तुम्ही सरकार बनवले असे खडसवले. चार ऑगस्ट दोन हजार बावीस.

आठ ऑगस्ट रोजी सुनावनी झालीच नाही. तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस सर्वोचोन्यायालयाने हे प्रकरण घटना पीठाकडे वर्ग केले. चवदा फेब्रुरी दोन हजार तेवीस. घटना पीठाकडे सलग सुनावणी, सुनावणी सुरु. सत्रा फेब्रुरी दोन हजार तेवीस. सात जणांच्या खंडपाठ आकडे या प्रकणाची सुनवाणी सुनावणी देण्यास सर्वोचोन्यायालयाचा निकाल नकार एकवीस फेब्रुरी पासून सलग सुनावणी सुरु. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय. निकालातील महत्वाचे मुद्दे. निवडणूक आयोगाने निकाल पत्रात म्हंटले आहे कि बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख असताना एकोणीशे नव्यानो मध्ये अक्षयच्या घटनेमध्ये बदल करण्यात आले होते. या बदलांना निवडणूक आयोगाची सम्मती घेण्यात अली होती परंतु, दोन हजार अठरा मध्ये झालेल्या पक्ष बदलाबदल

संगथनात्मक बहुमतांचे दोन्ही गटांचे शिंदे गट आणि ठाकरे गट दावे करत नसल्याने विधी मंडळतील बहुमत अधिक विश्वासधार्य आहे अशे निवडणूक आयोगाने आपल्या निकालात म्हंटले आहे. विधान सभा आणि विधान सभा ये परिशय देतील आमदार, खासदार या सौंसदीय संख्याबळाच्या अधे आधारे - शिंदे गटाचे बहुमत सिद्ध झाल्याचे निवडणूक आयोगाने आपल्या निकाल पत्रात म्हंटले आहे, म्हणूनच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटा कडे कायम राहील असे आपले निकालपत्र म्हंटले आहे. आयोगाने अंतरिम आदेश नुसार शिंदे गटाला दिलेले बाळासाहेबची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह तात्काळ प्रभावाने रद्द केलेले आहे. कसबा, चिंचवड या विधान सभाच्या पोट निवडणूक पर्यंतच ठाकरे गटाकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष्याचे गट आणि मिसाल हे चिन्ह राहील. शिंदे गटाकडे असलेले खासदार आणि आमदार संख्या अधिक असल्याचे निवडणूक आयोगाने आपल्या निकाल पत्रात म्हंटले आहे. शिंदे गट समवेत तेरा खासदार लोकसभेतील एकूण चवरेहत्तर लाख अटेयांशी हजार एकशे त्रेचाळीस मते असल्याची निवडणूक आयोगाने आपल्या निकाल पत्रात म्हंटले आहे. ठाकरे गटाकडे पाच खासदार तसेच सत्ता सत्तावीस लाख पासष्ट हजार पाचशे नऊ मते असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने आपल्या

मोठा फायदा होईल. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणूका नव्या चिन्हावर लढवणे आणि पक्ष्याची पळजड थांबवणे हे मोठे आव्हान उद्धव ठाकरें पुढे असणार आहे. सध्यातरी पहिला डाव एकनाथ शिंदे यांनी जिंकला असला तरी आगामी काळ ठाकरे परीवार साठी संघर्षाचा राहील, असे एका नेहरू पिठात, नेहरू विद्यापीठातील प्राध्यापकाने सांगितले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या पक्ष्याला शिवसेने चे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्या संदर्भात निकाल दिल्यानंतर या निर्णयाचा कुठलाही परिणाम उद्धव घट्ट एन उद्धव ठाकरे यांच्या गटावर होणार नाही. हा निर्णय त्यांना आपेक्षित च होता. आदित्य ठाकरे यांनी अनेकदा चिन्हा शिवाय लढण्याची तयारी ठेवण्याची आव्हान कार्यकर्तांना दिले होते. त्यामुळे ह्या निर्णयासाठी ठाकरे गटाने मानसिक तयारी केली होती. केवळ ते अधिकृत निर्णयाचे वाट पाहत होते. विषय मंजे विशेष म्हणजे या निर्णयानंतर उद्धव ठाकरे चा पुढील राजकीय वाटचालीं साठी मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळंच त्यांनी वंचित बहुजण आघाडी सह अन्न लहान मोठा गटांच्या कडे मोठं बांधन्यास सुरुवात केल्याची मत राजकीय विश्लेषक यांनी व्यक्त केली. आगामी काळात लवकर च मुबंई महानगर पालिकाच्या निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यातच आयोगाने शिंदे गटाला शिवसेने चे नाव व पक्ष्याचे चिन्ह दिल्याने त्यांचा राजकीय फायदा होईल. दुसरीकडे या निकालामुळे ठाकरे गटातील पदअधिकार्यां मध्ये चलबिचल होऊन नगरसेवकांचे हि मोठे outgoing होईल.

उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात मिळालेल्या चिन्हाचा प्रचार आणि प्रसार जोरदार केला त्याचा फायदा उद्धव ठाकरे गटाला होऊ शकतो. ठाकरे नावाला मानणारे लोक चिन्ह किंवा नाव कोणतेही असले तरी त्यांच्या पाठीशी राहतील असे त्यांनी सांगितले. ही तर बेबंदीशाही ची सुरुवात. उद्धव ठाकरेनी निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर म्हंटलेल आहे कि ही तर बेबंदीशाही ची सुरुवात. पाच न्यायाधीश निकाल देणार असतील तर आमच्या आ आक्षेप नाही. ते नि निपक्ष सुनावणी घेत आहे. जे शिवसैनिक भेटतात त्यांना मी हेच सांगितले आहे की आपण एकोणीशे साहशष्ट सालात आहोत. निवडणूक साठी निवडणूक अयोगयाने ठरवून निकाल दिला. सदस्य संख्या, पद अधिकारी आमच्या बाजूने आहेत. आता शिवसेना भवनावरती दावा सांगायला मोघलाई माजलीए का? असा सं संतप्त सवाल ठाकरे उद्धव ठाकरे यांनी केला. पण ही चोरी त्यांना पचणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला. या निकाल विरोधात सर्वोचान्यायालात जाण्याचा निश्चय त्यांनी बोलवून दाखवला. राम आणि रावणाकडे हि धनुष्य होता.

आणि त्याची शक्ती कडे असल्याच्या विश्वास केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्या घरातल्या देव्हाऱ्यात ज्या धनुष्य बाण्याची चिन्हाची पूजा करत होते, ते धनुष्य आजही आमच्या देव्हाऱ्यात पुजले जाते. त्या धनुष्य बाणाच्या चिन्हाचे तेज आज ही शिवसेना कडे आहे. सत्याचा विजय होणार आहे. त्यामुळं चोरी पचली म्हणून आनंद व्यक्त करणारे नामर्द हे कधीच मर्द होत नाही असा संताप व्यक्त करीत शिवसैनिकांनी खचून न जाता लढायचे आहे. शेवट पर्यंत जिद्ध सोडू नका.

अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिलेली आहे. गेल्या महिन्या पासून शिवसेना नाव कोणाचे व धनुष्यबाण चिन्हासाठी लढाई सुरु होती. या लढाईत एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे.

आहे. बाळासाहेबांनी दिलेली शिवसेना हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळालं, अशे राज ठाकरे यांनी सांगितलेले आहे. HELLO कार्तिक काय करायलाय काही नाही रे बसलो होतो CHANNEL वर बातम्या पाहत

हो माेदी सरकारच चालु होत भाषण

कोणताही आवडता राजकीय नेता कोणताय तुझा नरेंद्र मोदी

हम्म देशाचे पंतप्रधान समजा आवडते नेते तुझे हो आणि त्यांनी काम पण खूप चांगल्या प्रकारे केले नारे हा काम हाय काय म्हंजी कशामुळ आवडत्यात तुला काय विशेष काय वाटत तुला त्यांच्यामधी तुला ते राम मंदिराच ते आपल्या मराठ्यांसाठीजाे निर्णय घेतला तो चांगलाप्रकारे निर्णय घेतला हम्म हा राम मंदिराच ते करूनच दाखवल ना जे मागच्या चाळीस वर्षात कोणाला जमल नाही ते नरेंद्र मोदींनी करून दाखवलना

हम्म हो तेवढ हाय म्हणजी खेड्यापाड्यात चांगली मदत करत्यात ती सुविधा चालु केलय खेड्यात पाड्यात रस्ते हे ते हम्म हूम नरेंद्र मोदींचा जन्म कुठ झाला माहितीय का तुला

अगोदर ते गुजरातलाच जन्म झालेलाय ना वाटत अगोदर CM राहीलेत ते गुजरातचे हो गुजरातचे चार वर्ष CM राहिलेत चार चार वेळेस राहिलेत म्हणजे जवळ जवळपास दहा बारा वर्ष गुजरातचे CM राहिलेत ना

हूं हूं म्हणजे आगोदर गुजरातचे CM नंतर मग हळू हळू PM बराच लांबचा प्रवासय हे न हूं खूप संघर्ष केलाय त्यांनी पहिला बहुतेक चहा चे दुकान चहा विकत होते बहुतेक हा होना आधी चहाची टपरी का काय चालवयाचे वाटत हूम